मी सीमा बोलतीये. कसे आहात तुम्ही?

अच्छा अच्छा. आज आपण नोकरी विषयी पाच मिनटं बोलूया.

ओके ओके ठीक आहे. आजकाल नोकऱ्या कुठे भारतामध्ये खूप मुश्किल झालंय नोकरी मिळणं ना. भ्रष्टाचार केवढे वाढलेत आजकाल. खूप खूप आता कुठेच भेटणं खूप मुश्किल झालंय.

आजकाल कुठेही भेटत नाही आणि भेटलं तरी पगार वगैरे कुठं काय आता चांगला नाही.

लॉकडाऊन पासून खूप मारामारी चाललीये नोकरीची.

विलुकप करा. हे करा. ते करा. टॅली करा. हे करा. ते करा. तर सर्वसामान्य माणूस कसं करणार आपण? बरोबर हो आणि आणि एवढं सगळं करूनही सॅलरी व्यवस्थित नाही देणार. सुट्ट्या नाही देणार. म्हणजे एकदम टॉर्चर टाईपचं झालंय आजकाल. पहिलं असं नसायचं. त्याच्यामुळं खूप सारे लोकं बिजनेस

करण्याकरता वळतात ना. मग काहीतरी व्यापार करायचं विचार करतात. भाज्या विकणे, फ्रुट विकणे, वडापावचा स्टॉल टाकला, मग काय करणार ना. नोकरी तर भेटच नाही ना. हो त्याच्यामुळं लोकं तर तोच विचार करतात. चल याच्यात तर येताल आपल्याला काहीतरी. हो कुठून तरी कुठून तरी माणसाचं घर चालणं, पोट भरन जरुरीआहे ना हो ते तर आहेच. आजकाल लोकं जे विचार करतात जे भेटेल ते काम करून आपलं पोट भरलं पाहिजे.

बरोबर बरोबर. मुलांना हि काय कितीही शिक्षण द्या. दहावी, बारावी, ग्रॅज्युएट केलं तरी सुद्धा डिग्री एवढी असून सुद्धा त्यांच्याकडे. त्यांना पटकन इजिली नोकरी नाही भेटत. माहितीये खूप

हो खूप. किती इतकी पब्लिक वाढलीये ना पूर्ण. इतकं हे झालंय ना पूर्ण, जॉबसाठी गेलं कुठे कि आपलं हा सांगतो आज सांगतो उद्या सांगणार, आणि हे करणार, ते करणार. पण जॉब काही भेटत नाही कुठे

काहीएक भेटत नाही कुठे. काहीएक नाही. हो ना. खरंच ना. खरंच बोलताय तुम्ही. मध्ये माझे रिलेटिव्ह मुंबईला, गावी तर कामाची व्यवस्थाच नाहीये. त्या मुंबईला कुठे शहरामध्ये नोकरी भेटेल. पोट भरेल या हिसाबने लोकं येतात आणि इकडे हि तीच मारामार आहे कामाची. काय गावची लोकांना पण आहेत. आणि मुंबईत तरी कुठे कुणाला भेटतोय जॉब.

ते राहतायेत, ते गावच्यांना कुठून भेटणार नोकरी? आणि कुठून काय? इथं मुंबईवाल्याना नाही भेटत. आणि गावची लोकं काय करणार आता. साधेभोळे असतात ना ते. तरी अजून त्यांना तर मुंबईच नॉलेज नाहीये. आणि तर एकदम हडबडल्याने ते रिटर्न जातात. अर्ध्याहून लोकं नाहीतर जे भेटेल ते काम करायला सुरु करतात. काय करणार ना. हो ना. आता काय करणार. नोकरीसाठी जे जे आतमध्ये पैशे देऊन वशिला टाईपचं हे देऊन पैशे खायला घालून जे लोकं प्रॉपर ते होतात, ते होतात. पण जे खरंच त्या नोकरीविषयी खरंच डिजर्व करतात ना लोकं त्यांना नोकरीच नाही भेटत. जसं पोलीस भरती आहे, हो ना जसं पोलीस भरती आहे. जे फिजिकली आणि रिटन मधेही पास होतात. पण ते त्यांच्यामध्ये नाही होऊ शकत ना. मेरिट लिस्टमध्ये नाव नाही येत. कारण कि जे दाखवतात स्टार्टचे दोन-चार पण मोस्टली तर लोकं आजकाल असे करतात

कि वशिला देऊन जे आतमध्ये जातात ना पैशे, तेच लोकं पुढे जातात. जे आपल्यासारखे गोरगरीब डिजर्व करतात, पैशे नाही भरू शकत त्यामुळे त्याला नोकरी नाही भेटत. आणि ते वापस घरी येतात.

हो. घुसखोरी देऊन पण म्हणजे आता सुरु आहे लोकं गेलेत पुढे. आणि झालं पण आहे हे. मग विश्वास उडतो ना माणसांचा. असं वाटतं एवढं हुशार असून, मेहनत करून फिजिकल टेस्ट, रिटन टेस्ट देऊन सुद्धा जर आपण नोकरी नाही भेटत असेल. मग भ्रष्टाचार खूपच वाढलाय ना नोकरीसाठी.

त्याच्यामुळं नोकऱ्या पण कुठं राहिल्या नाहीयेत.

लॉकडाऊन मुळे दोन वर्ष लॉकडाऊन मुळे आहेत ना खूप नोकऱ्यांची मारामारी झाली. कारण कि त्या लॉकडाऊन मुळे खूप साऱ्या कंपन्या बंद पडल्या. खूप साऱ्यांचे उद्योग धंदे उध्वस्त झाले. खूप साऱ्यांचं लॉकडाऊन मध्ये तर खूपच मारामारी झाली. हो. खूप सारं म्हणजे खूप प्रॉब्लेम्स झाले. खूप काही इश्यू झाले. त्यामुळे जॉब तुम्हाला इथे कुठे भेटणं खूप हे झालंय. लोकांना रोजचं पोट भरणं म्हणजे मुश्किल झालं.

आणि त्याच्यामध्ये नोकऱ्या नाही भेटत. मोदीनी एवढ्या नोकरी काढल्यात पण जातात कुठं माहिती नाही. भेटत तरी कधीच नाही.

हो बोलतात कि हा आता आम्ही आता आम्ही जॉब लावणार, हे लावणार. पण ते काही होत नाही त्याचा परिणाम.

मला पाच मिनटं दिल्याबद्दल. थँक्यू.